विजय झाला आज प्रदूषणावर बोलूया प्रदूषणाच्या अर्थ सांगूया नासिर्गिक वातावरनातील प्रदूषणाची ओळख आहे ज्या मुळे प्रतिकूल पर्यावरीन बदल घडतात प्रदूषण रासायनिक पदार्थ किंवा ऊर्जेचे रूप घेऊ शकतेय

प्रदूषणाचे अनेकदा point source किंवा बिगर point source प्रदूषण असे वर्गीकरण केले जाते दोन हजार पंधरा मध्ये जगभरात नऊ दंश लक्ष लोक प्रदूषणा मुळे मरण पावले प्रदूषणाचा प्रमुख प्रकारे मध्ये वायू प्रदूषण प्रकाश प्रदूषण प्रदूषणध्वनी प्लास्टिक प्रदूषण माती प्रदूषण किरणोशार्गिक प्रदूषण थर्मल प्रदूषण दृश्य प्रदूषण जल प्रदूषण इत्यादि इतिहास कसा सुरु जाला ते सांगा

प्रोदोगी हासिक गोहनता छतावर आड आडकले कापूस उघडायला आगीचा अ प्रयात्त वायू जिन्यासाठी संबंधित उच्च प्रदूषण तातडीचे ठोस पुरावे प्रधान करते metal forging हा एक महत्वाचा Turning Point लक्षनिय बाह्य वायहू प्रदूषण प्रातविची निमिर्ती हा एक महत्वाचा Turning Point लक्षनिय बाह्य वाहू प्रदूषण प्राथविची निमिर्ती

खालील प्रदूषणच्या मुख्य क प्रकार आहे विश्वेसह त्या प्रत्येकाशी संबंधित खनि

Photochemical Ozone आणि धुके Nitrogen Oxides आणि Hydrocarbon च्या स्वरूपात तयार होते जे तुर्य प्रकाश्यावर प्रतिकिया देतात स्वछ पदार्थ किंवा खरी धूर त्यांचे सुक्ष्म मापक आकार PM दहा ते PM दोन द्वारे वष्टीकृत आहे प्रकाश प्रदूषण प्रकाश अतिक्रमण जास्त प्रकाश आणि खगोश शाश्र तसेस समाविष्ट आहे plastic प्रदूषण पर्यावरणात plastic उत्पादने आणि microplastics चे संचय यांचा समावेश होतो ज्यामुळे वन्य जीव वन्य जीव अधिवास किंवा मानवा वर प्रतीककूल परिणाम होतो जल प्रदूषण रासायनिक आणि औधगिक त्यांच्या पासून सांड पाणी सोडण्याद्वारे पृष्ठभागाच्या पाण्यात जल प्रदूषण उपचार न केलेला घरगुती सांडपाणी discharge आणि प्रतिकिया केलेल्या रासायनिक प्रभूतहदूषित पदार्थ जसे कि Chlorine सांड पाणी वाहून कचरा आणि प्रदूषक पृष्ठभागा वरील पाण्याचा प्रवाहात वाहात

या सह अनेक विकासहीन देशांमध्ये अजून हि एक मोठी समश्या आहे खनिज साठी आणि septic टाक्यांसह कचऱ्यानची वेलवाट आणि जमिनीत जाण्या पासून सांड पाणी प्रदूषण एक kutorefraction आणि कचरा ध्वनी प्रदूषण रस्तावरील आवाज हवेतील आवाज ओध्योदिक आवाज आणो उच्य त्रिवदा सोनार याचा समावेश आहे नियम नियमन आणि परवय विवेकशन प्रदुषणाच्या प्रतीकुल परिणापासून पर्यावरणाच्या सर्वक्षण करण्यासाठी अनेक देशांनी प्रदूषणाचे विविध प्रकार तसेच प्रदूषणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी कायदे केले आहे सरकार ने प्रदूषण करणान्या ना कठोर शिक्षा करावी

प्रदूषण नियंत्रण हा शब्ध पर्यावरण वेवस्था मध्ये वापरला जातो याचा अर्थ हवा आणि किंवा माती मधील प्रदूषक आणि प्रदूषक पणावर नियंत्रण प्रदूषण नियंत्रण शिवाय जास्त वजन उष्णता शेती खाणकाम उत्पादन वाहतूक आणि इतर मानवी क्रिया क्रियागभा मधील टाकाऊ पदार्थ पर्यावरणातील हवी पोचतात नियंत्रणांच्या क्रमाने प्रदूषण नियंत्रण पेक्ष्या प्रदूषण प्रतिबंध आणि कचरा कमी करणे अधिक ईच्या आहे जमीन विकासाची क्षेत्र मध्ये कमी प्रवाह कमी विकास हे शहरी प्रसरणारे थांबवण्याचे एक मेव तंत्र आहे. सराव पुनर्वापर पुनर्वापर कचरा कमी करणे श्रमण करणे प्रतिबंद खत आवश्यकतेय नुसार वापरा जगातील सर्वात वाईट प्रदुषितल ठिकाणे आधबोड लोधी घाना chernobyl ukraine चिटूरा नदी indonesiandigesting rasiya hazaribagh Bangladesh काऊभ zambia काली मंथन Indonesia मताने riya blue argentina नायरल नदी delta nareliya novelist रशिया दिल्ली भारत

कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि गर गणपती बाप्पाच्या आवाहनाने, हि काम सुरु करतो. तर मित्रांनो आपल्याला अष्टविनायक गणपती याची महती तर माहितीच आहे. आपण लहानपणापासून, गणपती बाप्पाच्या विषयी खूप गोष्टी ऐकल्या आहेत. आणि गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडके दैवत असल्यामुळे,

चतुर्थीला आणि दुसरं म्हणजे माघातले गणपती. तर मित्रांनो आपल्या ह्या लाडक्या आराध्याची जी अष्टविनायक यात्रा आहे ह्या यात्रेबद्दल थोडीशी,

छोटीशी माहिती. तर मित्रांनो हि जी अष्टविनायक यात्रा आहे ती मयुरेश्वर मंदिरापासून सुरु होते. हे मंदिर पुण्यापासून छप्पन्न किलोमीटर च्या अंतरावर आहे. हे ज्या गावात स्थित आहे त्या गावाचं नाव मोरगाव असं आहे. या मयुरेश मन मयुरेश्वर मंदिराला मोरेश्वर ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती, तीन नेत्रांची आहे. त्याचबरोबर या मूर्ती ची जी सोंड आहे ती डाव्या दिशेला वळलेली आहे. या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या, दोनही बाजूला सिद्धी आणि बुद्धी यांचा वास आहे. वळूया पुढच्या गणेश मंदिराकडे ते म्हणजे सिद्धिविनायकाचे मंदिर. हे मंदिर पुण्यापासून शंभर किलोमीटराच्या अंतरावर असणाऱ्या, सिद्धटेक गावामध्ये स्थित आहे. विशेष म्हणजे हे मंदिर इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे. या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती मूर्ती ब्रासच्या frame मध्ये स्थित आहे. आणि ह्या मंदिरामधे आपल्याला, शिवाई देवीचंही दर्शन घेता येतं.

पाली गावामध्ये स्थित आहे. पाली गाव हे पुण्यापासून एकशे वीस किलोमीटराच्या अंतरावर आहे. हे जे मंदिर आहे ते बल्लाळ, ह्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे की असं मानलं जातं गणपती बाप्पाने स्वतः, त्याच्या बल्लाळ नावाच्या भक्ताला ब्राह्मण रुपामध्ये दर्शन दिलं होतं. आणि बल्लाळेश्वर हे एकमेव असं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं जे त्याच्या भक्ताच्या नावाने जाणलं जातं.

महाड गाव हे पुण्यापासून एकशे सेहेचाळीस किलोमीटराच्या अंतरावर आहे. ह्या गणपती बाप्पाची मूर्ती पूर्वेच्या दिशेला, आहे. आणि या गणपती बाप्पाची जी सोंड आहे ती डाव्या बाजूला वळलेली आहे. असं म्हंटलं जातं की या मंदिरात जे नंदादीप आहे ते अठराशे ब्याण्णव सालापासून तेवत आहे.

चिंतामणी चं जे मंदिर आहे हे मंदिर गणपती बाप्पाला समर्पित आहे वे, भगवान शिव आणि पार्वती चे पुत्र आहेत. तर हे मंदिर गणपती बाप्पाच्या आठही मंदिरांपैकी,

जवळजवळ पंचवीस किलोमीटराच्या अंतरावर आहे. या मंदिराचा जे गणपतीची मूर्ती आहे ती, स्वयंभू मूर्ती आहे. आणि हि मूर्ती पूर्वेच्या दिशेला आहे. पूर्वाभिमुख असंही म्हंटलं जातं. आणि या गणपती मंदिराची जी या गणपती च्या मूर्तीची जी सोंड आहे तीही डावे कडे वळलेली आहे. या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे जे नेत्र आहेत, ते हिरेजडित आहेत. हि मूर्ती गणपती बाप्पाची मांडी घातलेली दा या मुद्रे मध्ये आहे. थेऊर गाव हे तीन नद्यांच्या संगमावर स्थित आहे. या तीन मं ग नद्या म्हणजे भीमा, मुळा आणि मुठा. गणपती बाप्पा, हे हे चिंतामणी आहेत. त्याला असं मानलं जातं की ते, शांती प्रदान करते. पुढचं गणपती बाप्पाचं मंदिर जे आहे ते गिरिजात्मज आहे. गिरिजात्मज म्हणजे गिरीजा. ज्याचा अर्थ होतो पार्वती मातेचं हे दुसरं नाव आहे गिरीजा आणि आत्मज म्हणजे पार्वती मातेचा पुत्र म्हणून याचं नाव गिरिजात्मज. असं आहे. हे गिरिजात्मज temple मंदिर जे आहे ते एकमेव असं अष्टविनायकांच्या मंदिरापैकी आहे जे, डोंगरावर स्थित आहे आणि मुख्य म्हणजे हे मंदिर एका लेणी मधे आढळतो.

पूर्णपणे एका दगडामधे कोरलेला आहे आणि ते दक्षिण दिशेला तोंड करून आहे. हि मूर्ती जी आहे या गणपती बाप्पाची हि दगडाच्या भिंतीवर, कोरलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मूर्तीला फक्त एकच नेत्र आहे. वळूया पुढच्या मूर गणपतीच्या मंदिराकडे आणि ते म्हणजे विघ्नहर मंदिर. मित्रांनो विघ्नहर मंदिर, ते कुकाडी नदीच्या काठावर स्थित आहे. पुण्यापासून पंच्याण्णव किलोमीटराच्या अंतरावर हे ओझर, गावात स्थित आहे. हे मंदिर,

दगडाच्या आहेत. ह्या मंदिरात जी गणेशाची मूर्ती आहे ती पूर्वाभिमुख असून ह्या गणपतीची सोंड देखील, डाव्या बाजूला आहे. आणि गणपती बाप्पाला रिद्धी व सिद्धी साथ देतात. आठवा गणपती म्हणजे महागणपती. महागणपती हा रांजण गावात स्थित आहे. हा गणपती, या गणपतीचं जे मंदिर आहे ते पुण्यापासून अगदी थोड्याश्या अंतरावर आहे. आणि हे गणपतीचं मंदिर हे सगळ्यात, महत्वाचं असं मानलं जातं. सर्वात शक्तिशाली असं मानलं जातं. असं मानलं जातं की अशी कथा आहे, की महादेवांनी त्रिपुरासुरवर विजय मिळवण्यासाठी त्रिपुरासुर राक्षसाला पराभूत करण्यासाठी गणपती बाप्पाचं,

हाथ आहेत. तर अशी हि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची आठ मंदिरं ज्याची यात्रा हि मोरेश्वर मयुरेश्वर, अशा मंदिरापासून सुरु होते आणि असं मानलं जातं की जोपर्यंत सर्व मंदिरं आठही मंदिरं झाल्याच्या नंतर पुन्हा मयुरेश्वर मंदिरात जाऊन, एखादा भक्त दर्शन घेत नाही तोपर्यंत त्याचं हे जे त्याची हि जी यात्रा आहे ती पूर्ण होत नाही. आणि हि, जी संपूर्ण यात्रा आहे ती जवळजवळ, अह सहाशे साडे सहाशे किलोमीटरापेक्षाही जास्त अंतरावर आहे. अंतराची आहे. यात आठ गणपतीची मंदिरं आहेत आणि हि आठही गणपतीची मंदिरं महाराष्ट्र मध्ये स्थित आहे. मित्रांनो गणपती बाप्पाची महती आपल्याला, लहानपणापासूनच माहिती आहे. आणि असं मानलं जातं की हि यात्रा अष्टविनायकाची यात्रा हि एकदा सुरु केली तर त्याच्यात खंड पाडता येत नाही. ती, यात्रा पूर्ण आठहीच्या आठही मंदिरांचे दर्शन घेतल्याच्या नंतरच पूर्ण होते आणि आठही मंदिरांचं दर्शन घेतल्याशिवाय भक्त,

आपल्याला मिळालेलं आहे. आपण छान गणपती बाप्पाची हि अशी आठवण काढलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाचं, आवडतं असं पदार्थ म्हणजे मोदक आणि आपण कायमच गणपती बाप्पाला जेव्हा जेव्हा त्याची पूजा केली जाते, जेव्हा जेव्हा त्याचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं जातं त्यावेळेला गणपती बाप्प्पाला त्याचे लाडके असे मोदक देतील आणि, मी आशा करते की हि माहिती तुम्हा सर्वांसाठी खूप अह मदतीची ठरली असेल आणि जर तुम्ही या गणपती बाप्पाच्या यात्रेला जाऊ इच्छिता तर, जरूर जा आणि तुमच्या ज्या अनुभव असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार thank you so much. अह आमच्या, हे भाग तुम्ही ऐकताय त्यासाठी. आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद.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

हा ते आहे. हे ह्या वर्षी ते सद्गुरू नी पण काढलं ना?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

अं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 हो ते तर आहे त्याच्यामुळे ते अह जे रसायनं वगैरे हैत ना खूप जास्त झालेत ना.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

हां ते तर आहे.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

हम्म त्याच्यामुळे ते campaign काढणं पण योग्य होतं. आणि त्याचे awareness लोकांपर्यंत पोहचवणं हे पण योग्य होतं. आपण प्रत्येक गोष्टीवर म्हणजे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 हम्म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 आणि ते proper पद्धतीने विघटन पण होत नाही त्याचं. कारण कि plastic अं decompose व्हायला खूप time लागतो.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 ते plastic होतच नाही तशे पण thermocall म्हणा परत.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 हम्म तेच ना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

हां हो, हां ते तर आहे आणि जितके आपण strong fertiliser use करतात ना त्याच्या नंतर ती जी जमीन नंतर नंतर खूप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

हा. ते तर नक्कीच.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

आपण तो कचरा mix करतो त्याच्यामध्ये. so त्याचं पण आपण कहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे तो directly आपण जमिनीत नाही टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे soil pollution जास्त होतं.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 जमिनीत न टाकता त्याचा reuse कसा करायचा हे जर अं म्हणजे ह्याच्यावर जास्त भर जर दिला ना तर soil pollution नक्कीच कमी होईल.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

कधीच नुसती माती म्हणजेच तो पहिल्याच्या stage मध्ये